खूप सार झाड पण आहेत तिथे एक पक्षी पण आहे झाडावर फुटलेल्या --

पोर आहे लेडीज आहे पुर्ण लेडीज चे कपडे दिसतात तिथे बायांचे साडीज आहेत फ्रॉक आहे.

दोन गाड्या आहेत चालू आहेत दोन गाड्या नेक्सा शोरूम आहे साइड ला खूप साऱ्या गाड्या आहेत रस्त्यावर धावताहेत साइड ला टावर आहे.